मानस उभे आहेत आणि हा स्टेज पूर्ण --

हे सिनेमा गृह आहे इथ वेगवेगळी पिक्चर आणि --

खुर्च्या भरपूर असतात म्हणून हे सिनेमागृह आत्ता मोकळे आहे आणि --

आणि इकड काच आहे काचेच्या बॅक साईडला हे लोक दिसत आहेत.